हे घर आहे घराचा कलर बघा ब्लू आहे स्काय --

हा एस_आई_बी चा एस_बी_आई चा ए_टी_एम आहे इथे एक जेन्टस पैसे काढत आहे एक काढून बाहेर निघले आहे आणि एक टकलू आहे.